या ठिकाणी हे एक गेट बनलेलं आहे आणि वरती असे मोठा लाइटि चे पोल तिथे बनवलेले आहेत.

हा एक केक आहे त्या केकावर खूप सुंदर अस ओरिओ बिस्किट चॉकलेट कैडबरी जेम्स या ठेवलेल्या आहेत.

इथे एक छोटी सी अलमारी हाय समोर एक फोटो फ्रेम लावलेले --

हे एक नट बोनट ची कंपनी आहे या ठिकाणी मोठ मोठे अशे नट तिथे बनवून पडलेले आहे.

एक रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी दो तीन अशी घर तिथे बनलेले आहेत आणि त्या घरावर दोन अश्या कार्‍या पाण्या च्या टंक्या ठेवलेले आहेत त्या ठिकाणी --

त्या त्या स्टेशन वर खूप छान अशी स्वच्छ--

आणि दोन पेट्रोल पंप तिथे खुले आहेत एका साइडला एक कार तिथे आलेली--